इथे एक डोंगर दी दिसत आहे. इथे एक व्यक्ति आहे तो डोंगरावर चडत आहे त्याच्या साइडला एक झाड आहे.

या चित्रा मध्ये एक चाईनीज सेंटर दिसत आहे तो चाईनीज सेंटर र- साजन कांच यांचा यांचा आहे हा चंद्रपुरचा फेमस चाईनीज सेंटर आहे. इथे --

एथे त्या चित्रा मध्ये बघितल्या नंतर असे वाटत आहेकी ते सकाळच सुंदरस वातावरण आहे त्याच्या साइडला दोन टावर उभे आहेत.

एक खूप जुन्या काळातली बिल्डिंग दिसत आहे त्याच्या-त्यावर खूप सुंदर प्रकारे कारारगिर केलेले आजू-बाजूला खूप सार्‍या खिडक्या वगैरे दिसत आहे.

हा रात्री ची वेळ आहे तिथे झाड सुद्धा आहेत इथे लोक सुद्धा फाउंटैन बघाय साठी येतात सुंदर अस ठिकाण आहे हे --

या चित्रा मध्ये आपल्याला एक शेत दिसत आहे आजूबाजूला खूप सारे झाडे वगैरे दिसत आहे ते हिरव्या कलरचे आहे आणि आजू बाजूला एक गाव आहे छोटसं वसलेल त्याच्या साईडला त्या झाडा मध्ये --

चित्रा मध्ये एक चाइणीस सेंटर दिसत आहे ते रोडच्या साइडने लागलेले आहे ते आजू-बाजूला लोक येत जात आहेत.

अस वाटत आहे की हा एक गार्डन आहे. त्याच्या साइडला एक रस्ता आहे. रस्ता त्या रस्त्या मध्ये आपण वॉक सुरु सुधा करू शकतो. तिथ खुप मोठेमोठे झाड आहेत.

या चित्रा मध्ये अस वाटत आहे की एक सुद अशा कारागिरिनी कारागिरी केलेली आहे एक ते झाड आहे तेथे खूप सारे लोक स्त्रीया पुरुष वगैरे आहे.

इथे बघितलं तर असे वाटत आहे की ही एक मोठी बिल्डिंग आहे त्याच्या खाली खूप सारे दुकान वगैरे आहे त्याचाच कडेला एक मुरता आहे.

इथे बघितले तर असे वाटत आहे की एक खूप मोठी नदी आहे तिथे कडेला आजू-बाजूला हिरवे गार गवत व खूप मोठे-मोठे झाडे आहे इथे एक--